घर आहे घरात लॉक लागलेलं आहे.

सब्जी मंडी आहे इथे वांगी टमाटर आलू गोबी--

काही काम असेल ते उभे राहून विचारपूस करत आहेत.

हॉल आहे नवरदेव नवरीसाठी चेअर आहे.